या चित्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे.

त्या चित्रामध्ये आपल्याला खूप सारे पाणी--

काही व्यक्ति खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.

किराणा दुकानामध्ये एक व्यक्ति बसलेला दिसत आहे.

चालतानी दिसत आहेत बाजूला एक मंदिर सारख दिसत--

एक युनिकॉर्न गाड्या दिसत आहेत.

समोर एक गाडी उभी दिसत आहे एक दरवाजा दिसत आहे.

एक व्यक्ति बसलेला दिसत आहे.

एक व्यक्ति उभा असतानी दिसत आहे त्याच्याचखाली--

उभा असतानी दिसत आहे त्याच्यासमोर काही वृक्ष--

निळ्या रंगाचा दिसत आहे समोर एक व्यक्ति उभा दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक व्यक्ति हाती टोपल घेऊन--

नदीमध्ये खूप सारे पाणी दिसत आहे.

इलेक्ट्रिक पोल दिसत आहे.

हिरवेगार गवत दिसत आहे समोर--